हा एक गुलाबी व्हाईट कलरचे पांढऱ्या कलरच्या फूल आहे .

पाण्याचे पाईप हाय मो मोकळं मैदान आहे.

पाठीमागे खूप सारे झाडे आहे ए--

फ्रुट्स वगैरे विकतांनी खूप सारे गाड्या कार आहेत दोन तीन म --

तीन अ बॅनर छोटे छोटे लावलेले आहे.

एक तलाव आहे त्याच्यामध्ये खूप सारे बदके आहे.

खूप सारे लोकं जमा झाले आहेत एक बॅनर लावला आहे त्याच्यामध्ये--

बुद्धांची आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो आहे पाठचा बॅकग्राऊंड पूर्ण पांढरा आहे.

टॉवेल लावला आहे पडदा --

एक माणूस चहा पित होता एक माणूस चहा बनवत आहे दोन माणसं बसली आहे .

अ त्या मुलाने पांढऱ्या कलर चे पांढऱ्या रंगाचे कपडे घातलेत त्याच्यावर ड अ डिझाईन --

गाडी आहे त्याच्यावरती ताडपत्री भगव्या रंगाची आहे भगव्या रंगाची आहे .

एक दुकान आहे त्याच्यामध्ये खूप सारे सेक्शन आहेत शांपु --

लाल च लाल पिवळ्या निळ्या वगेरे रंगाचे पाकीटं आ--

इथे आहे खूप लोकं जमा झाले आहे आणि खूप सारे --

आत मध्ये निळ्या रंगाचे एका माणसाने घातला आहे कपडे --

पूजा चालू आहे खूप साऱ्या बायका जमून पूजा करत आहेत .

खूप सारे झाडं अशे झाडं लावून पूजा करत आहेत.

मोठं मैदान आहे तिकडे पांढऱ्या रंगाची बॉर्डर केली आहे.

फोटो खेचायला जात आहे पाटी अ --

लिची चा फ्रूट आहे त्याचं वरचं कव्हर --

अ खेळण्याचे सामान आहेत खूप सारे माणसं जमा झाले आहेत कार वाला खेळ आहे अ --

इथे मोठस ग्राउंड आहे सगळ्या जागेवर हिरवेगार आहे.

मोठे मोठे असे केळाचे झाडं केळाचे झाडं म्हणजे लावले आहेत पाण्यामध्ये आन त्या--

आणि त्याच्यासोबत पूजा करत आहे .

भगव्या रंगाची साडी घातलीए माणसाने काळ्या रंगाचं कपडे--

गुलाबी रंगाच्या क वरती अ शर्ट घातला आहे .

इथे एक माणूस आहे दोन माणसं आहेत एक माणूस --

आहे वरती बिल्डिंग आहेत बिल्डिंग च्या खिडक्यामध्ये हिरव्या हिरव्या रंगाचे --